आकाशाचा रंग अतिशय निळा व पांढरा दाखवला गेला आहे अतिशय सुंदर तिथे वातावरण दिसत आहे.

खुर्च्याही अतिशय नव्या नवनवीन दिसत आहे खूप चांगला पांढऱ्या रंगाने ते तिथ सजवलेल आहे खूप सुंदर दिसत आहे.

तिथून जात आहे तिथे एक पिवळ्या रंगाची रिक्षा लावण्यात आलेली आहे तो माणूस एक पिवळ्या पिवळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला माणूस त्या माश्याकडे बघताना दिसत आ --

काय अतिशय शांततेच वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तेथे कौल दिसत आहे अतिशय चांगल दिसत आहे.

त्याच्याच बाजूला एक काळ्या रंगाची ही मूर्ती आहे तिच्या डोक्यावर अतिशय सुंदर छताचा मुकुट लावण्यात आलेले आहे.

या ज्या टॉवरला खूप आशा वायरी दाखवलेल्या आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या जागेवरती तिथे उभा आहे हिरवा अशी गवत दिसत आहे खूप छान आहे.

या जागेवरती आपल्याला खूप असे जुन्या काळाचे दगडी खांब उभे उभे राहिलेले दिसत आहेत बाकीचे खूप सारे असे खांब दिसत आहेत.

कॅमेरा मध्ये आपल्याला एकदम अतिशय पत्थरबाजी सारख दिसत आहे त्या ठिकाणी अशा भरपूर अशा काही दिसत आहे दिसत आहे.

मग संध्याकाळचा देखावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे तिथे माणसं ही भरपूर आहेत.

इथे छ छान असा आकाशी तरंगलेला गाव आपल्याला दिसत आहे.

तिथे एक गॅरेज आहे त्या गॅरेज पूर्णपणे पत्र्याच बनलेल दिसतय तेथे एक कार उभी आहे काराची वरती टांगण्यात आलेली --

साई बाबांचा फोटो ही ठेवण्यात आलेला आहे पूर्णपणे अस निळनिळ त्या ठिकाणी आपण बघत आहे तेथील वरि वरिल छप्पर हे आपल्याला चॉकलेटी रंगाच आपल्याला बघायला मिळत आहे.